रात्री ई ई अ ह दरगा.

आणि पथरे दगड आहेत आणि बसण्यासाठी अ वटा आहे बादल आहे.

आणि ईई आ हा आ एक सेल्फी घेत आहे समोर एक माणुस आहे.

हा एक एटीएम आहे एटीएम समोर एक झाड आहे.

हा एक मेडिकल आहे मेडिकल मध्ये माणुस बसलेला आहे आणि बघत आहे हा फॅन आहे आणि मेडिकल मध्ये घड्याल आहे.

आणि खुप सारे वेगवेगळे ग अ ख हिरव्या कलर चे झाळे आहेत.

आहेत त आणि पुर्ण पाणी आहेत बसण्यासाठी सोय आहे.

हा जीम आहे जीम मध्ये खुप वेगळे वेगळे मशीन ठेवल्या आहेत आणि व्हाईट कलर ची लाईटींग लावली आहे.

हा एक बगीचा आहे आणि हा बगीचा अ खाली एक अ--

फिसल गुडी आहे ह्यामध्ये मध्ये खुप लेकरं अ छोटेसे खेळत आहेत.

हा एक अ ये एस.बी.आय. चा ए.टी.एम. आहे ए.टी.एम. मध्ये खुप अ रांग लावली आहे.